नमस्कार
बेसिक पीएचपी ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण एचो फंक्शन तसेच टॅग्स सेट अप करण्याविषयी बघणार आहोत
htmlशी परिचित असलेल्यांना हे माहित असेलच की पानाची सुरूवात आणि शेवट करण्यासाठी एचटीएमएल टॅग्स असतात
एचटीएमएल च्या पानात ते फार महत्त्वाचे नसतात
त्या पानाला एचटीएमएल हे एक्सटेन्शन असणे पुरेसे असते
परंतु पीएचपी मध्ये tagsआवश्यक असतात
ह्यामुळे पानाची सुरूवात आणि शेवट होतो
हे PHPचे स्टँडर्ड नोटेशन आहे
आपले घटक या tagsच्या मध्ये लिहिले जातात
माझ्याकडे helloworldपीएचपी ही फाईल आधीच सेव्ह केलेली आहे
आता हे सेव्ह करू आणि स्क्रीनवर बघू या
याक्षणी या पानावर काहीही नसले तरी आपल्या पानाचा सेटअप व्यवस्थित झाला आहे
एचो फंक्शन अशा प्रकारे काम करते
आपण एचो कमांडनंतर डबल कोट्स चिन्हे तसेच ओळ संपवण्यासाठी सेमिकोलॉन चिन्ह घेतले आहे
आणि आपले टेक्स्ट यामध्ये असणार आहे
हे सेव्ह करून रिफ्रेश करा आणि बघा
मी आत्ता जसे लिहिले आहे तसे एचो functionलिहिणे खूप सोयीचे आहे
कारण जेव्हा आपणhtml कोड एचो फंक्शन मध्ये लिहितो तेव्हा या गोष्टी लाईन ब्रेक्स दाखवत नाहीत
तुम्हाला जर एचटीएमएलची माहिती नसेल तर तुम्ही त्याचा किमान प्राथमिक परिचय करून घ्या
कारण आपण एचटीएमएलमोठ्या प्रमाणावर वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला आपले एचटीएमएल टॅग समाविष्ट करावे लागतील
जसे की पुढील ओळीवर जाण्यासाठी ल्टब्रग्ट आणि मग न्यू लाईन
आपण हे रिफ्रेश करून बघू या
आपले एचटीएमएल समाविष्ट झाले आहे
तुमच्या माहितीसाठी म्हणून अनेकजण हे असे करतात
म्हणजे इमेज सोर्स इक्वॉल्स आणि येथे आपल्या फाईलचे नाव आता आपल्याकडे एचो आहे
येथे आपले आऊटपुट सुरू करणार आहोत आणि येथे संपवणार आहोत असे दाखवते
पण आऊटपुट येथे संपणार नसून तो आपण येथे संपवणार आहोत
मग आपण डबल कोट्स ऐवजी इनव्हर्टेड कॉमास वापरू या
जे आपल्याला योग्य इमेज दाखवेल
येथे कुठलीही फाईल नसली तरी आपल्याला पिक्चर दिसेल
जर डबल quotesतसेच ठेवले तर काय होते ते बघून मग आपण ट्युटोरियल संपवू या
आपल्याला पारसे एरर मिळाली आहे जी आपल्याला शेवट करण्यासाठी कॉमा किंवा सेमिकोलॉन ची आवश्यकता आहे असे सांगते म्हणजेच येथपर्यंत आल्यावर आपल्याला या डबल quotesच्या पुढे सेमिकोलॉन देणे आवश्यक आहे
पण खरे तर हे बरोबर नाही
त्यामुळे येथे इनव्हर्टेड कॉमा ठेवू या
ह्या एचो फंक्शन आणि पीएचपी टॅग्स बद्दलच्या प्राथमिक गोष्टी आहेत
आशा करते की तुम्हाला हे आवडले असेल
सहभागाबद्दल धन्यवाद
या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहे